लॉजिकल ऑपरेटर्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
हे अतिशय संक्षिप्त ट्युटोरियल आहे
व मी ते तसेच ठेवणार आहे
आपण आपल्याकडे असलेल्या आयएफ स्टेटमेंट वरील उदाहरणाचा येथे वापर करणार आहोत
लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय
थोडक्यात सांगता येईल की लॉजिकल ऑपरेटर म्हणजे एंड किंवा ओर ऑपरेटर
आता आपण आयएफ स्टेटमेंट चा बेसिक लेआऊट बनवून घेऊ
म्हणजे आपल्याला तो वापरून काय करायचे आहे ते बघता येईल
आता आपल्याकडे 1 इस ग्रेटर थान 1 हे उदाहरण आहे जे आपल्याला फळसे हा रिझल्ट देईल
एकदा हे तपासून बघू या
आपल्याला फळसे उत्तर मिळाले आहे
आता आयएफ 1 इस ग्रेटर थान 1 ओर इक्वॉल्स 1 मध्ये आपण येथे ओर न लिहिता त्याऐवजी आपण दोन उभ्या रेषा किंवा दोन पाइप्स काढू शकतो
त्यासाठी मी माझ्या कीबोर्ड वरील shift के च्या पुढील के वापरत आहे
दोन उभ्या लाईन्स म्हणजे ओर
आता जर हे कार्यान्वित केले तर आपल्याला काय रिझल्ट मिळेल
आता हे कार्यान्वित करू या
आयएफ 1 इस ग्रेटर थान 1 हे falseअसल्यामुळे येथे आपण falseलिहिले आहे
पुढे ओर 1 इक्वॉल्स इक्वॉल्स 1 हे trueआहे
त्यामुळे येथे आपणor 1 इक्वॉल्स इक्वॉल्स 1 लिहित आहोत
एंड नाही कारण एंड वापरल्यास दोन्ही कंडिशन trueअसणे आवश्यक ठरते
ह्यापैकी कुठलेही एक ट्रू असणे पुरेसे असू शकते
आता आपल्याला ट्रू हे आऊटपुट मिळेल
अशाप्रकारे हा ओर ऑपरेटर आहे
थोडक्यात यातील आयएफ स्टेटमेंट मध्ये आपण दोन कंपॅरिझन्स घेऊन त्यापैकी कुठलीही एक ट्रू असली तर आपल्याला आयथर ऑपरेटर मिळतो
दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर trueअसा रिझल्ट मिळेल
एंड हे ऑपरेटर वेगळ्या पध्दतीने कार्य करते
हे कार्यान्वित होण्यासाठी येथे दोन्हीही कंडिशन्स ट्रू असणे आवश्यक आहे
1 इस ग्रेटर थान 1 नसल्यामुळे आपल्याला फळसे असा रिझल्ट मिळाला आहे
आता कंपॅरिझन ऑपरेटर्स परत बघू
आयएफ 1 इस ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 1 एंड 11 कार्यान्वित करूया
trueहा रिझल्ट मिळेल
आता आपण येथे व्हेरिएबलचा वापर करून ते तपासून पाहू
आधीच्या ट्युटोरियल्समध्ये तुम्ही व्हेरिएबल्सशी परिचित झाला असालच
अशा प्रकारे ही दोन लॉजिकल ऑपरेटर्स आहेत
हे अतिशय उपयोगी आहेत
त्यासाठी आपण हे अतिशय उत्तम उदाहरण बघणार आहोत
हा लॉजिन फॉर्म आहे
समजा युजर loginकरत आहे
वेबसाईटवर लॉजिन करताना usernameआणि पासवर्ड एंटर करायला सांगितले जाते
युजरने usernameआणि पासवर्ड एंटर केले आहे का ते तपासणे आवश्यक असते
नसल्यास त्यांची तुलना करणे अर्थहीन ठरते
उदाहरणार्थ आता येथे व्हेरिएबल बनवू या
usernameबरोबरalexआणि पासवर्ड बरोबरabc
आता युझरनेम आणि पासवर्ड येथे लिहू या
ह्याक्षणी हे ट्रू आहे
येथे आपण बदल करूया
येथे ओक किंवा यू फोरगोट टीओ फिल आउट आ फील्ड टाईप करा
कारण मुळात येथे एचटीएमएल फील्ड्स असणार आहेत
हे ठीक आहे
कारण आपल्याकडे दोन्हीही व्हॅल्यूज आहेत
आता हे करून बघू
आपल्याला ओक रिझल्ट मिळाला आहे
जर आपण येथे पासवर्ड टाईप करायला विसरलो तर काय
समजा आत्ता येथे काहीही टाईप केले नाही
अगदी स्पेस सुध्दा सोडलेली नाही
यू फोरगोट टीओ फिल आउट आ फील्ड हा रिझल्ट मिळेल
आपण असे समजू या की हे युजरकडून केले जात आहे
म्हणजेच त्याने त्याचे usernameआणि passwordटाईप करून सबमिट केले आहे
आता येथे usernameआणि passwordमध्ये usernameउपलब्ध असल्यामुळे ते ट्रू आहे
जरी आपण ते येथे आतच राहू दिले तरी ते ठीक असेल आणि ट्रू असेल
आपण हे तपासून पाहू
आता आपल्याला usernameआणि पासवर्ड मिळाले असल्यामुळे हे ठीक आहे
पण येथे ओर वापरणे योग्य नाही
त्यामुळे काय होऊ शकते
या दोन्हीही व्हॅल्यूज असल्यामुळे हे trueआहे
त्यामुळे रिझल्ट ओक आहे
आता हे ओळीने करून बघू या
आता जर युझरनेम उपस्थित असेल तर हे ट्रू आहे
परंतु येथे व्हॅल्यूच नसल्याने ते फळसे आहे
किंवा पासवर्ड असल्यास हे trueअसेल परंतु आत्ता ती व्हॅल्यूच नसल्यामुळे फळसे आहे
त्यामुळे यू फोरगोट टीओ फिल आउट आ फील्ड असे एको करेल
आपण येथे काहीच उपलब्ध नसल्यामुळे नथिंग असे टाईप करू या
रिफ्रेश केल्यास नथिंग एको होइल
आता तुम्हाला लक्षात आले असेलच की हे रोजच्या पीएचपी एप्लिकेशन्स मध्ये किती उपयोगी आहे
उदाहरणार्थ युजर फॉर्म
आणि याचप्रकारचे अनेक उपयोग
आत्तासाठी एवढेच
हे दोन लॉजिकल ऑपरेटर्स आहेत
त्यांचा उपयोग करून बघा
मी ह्यांचा उपयोग पुढील ट्युटोरियलमध्ये करणार आहे
सहभागाबद्दल धन्यवाद
भाषांतर मनाली रानडे आवाज यांनी दिला आहे